मला नोकरी विषयी काही माहिती मिळू शकते का?

आता नोकरीमध्ये कसा आहे म्हणजे समोरचा पर्सन जर आपल्याकडे आला

की आपल्याला विचारलं की कोणती वस्तू असली

आणि कुठून तुम्हाला कुठून मिळते ती वस्तू?

असं वगैरे

मॅन्युफॅक्चरिंग कुठून होते बा आणि त्याचे आता सपोजली आपण एक्झाम्पल गाडीचे घेतला

काही प्रॉब्लम्स वगैरे आले त्यामध्ये तर कंपनीकडून मिळणार ना शोरूम कडे नाही मिळेल

या अन त्यामध्ये भरपूर क्वालिटीज असतात त्या मॉडेलमध्ये, एकच मॉडेल एकच मॉडेल नसतं त्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स असतात.

वेगळेवेगळे कंपनी असतात मग त्यांकडे?

वेग वेगळ्या कंपनीत असतात त्यांच्याकडे जसे हिरोची झाली अजून ओला ती न्यू निघालीये कंपनी ओ डी सी अशा भरपूर कंपनी असतात. त्यामध्ये कॉम्पिटिशन ही भरपूर असतात ना? त्याच्या प्राईस वगैरे तेच ठरवतात की मग आणखी कोणी नाही नाही ते प्राइस कसं असतं ते कंपनी जे आता ते डिलर असतात वेग वेगळे गाडीचे जे मॉडेल्स असतात म्हणजे वेग वेगळे डीलर्स असतात डीलर्स लोकांना कसे ते त्यांचा रेट मध्ये पडते गाडी सपोज एक्झाम्पल आता ती गाडी, असेल एक गाडी असेल ती एक लाख सत्तर हजारला आ ती डिलर ला फक्तं एक लाख सत्तर हजारला कस्टमरला कितीला पडेल ती एक लाख बेऐंशी हजारला म्हणजे त्यामध्ये कस ते रेट वाढणार ना, पासींग करणार, आणि त्यामध्ये नंबर प्लेट पण लागते पण चार्जेस लागतो आणि इन्शुरन्स पण ॲक्सेसरीज पण अशी टोटली जी अमाऊंट असते त्याचा मध्ये ऍड करून ती पूर्ण जी आहे ना ती कस्टमरला प्राईस सांगितल्या जाते

हा हा वेगळ्या वेगळ्या कसं पेट्रोल गाडीचं वेगळं आहे, पेट्रोल गाडीमध्ये एक्टिवा वेगळे वेगळे जुपिटर वेगळे वेगळे मोडेल असतात पण कसं इलेक्ट्रिक मध्ये खूप कमी मॉडेल्स आहेत

आणि इलेक्ट्रिक कसं आता जास्त चालतं ना आपल्याकडे आणि ते कसं सिटी मध्ये कोणी सिटितल्या सिटी मध्ये यूज करतात इलेक्ट्रिक मध्ये अदर म्हणजे अदर ठिकाणी जायचं असलं म्हणजे बाहेरच्या ठिकाणी तर इलेक्ट्रिक युज करत नाहीत लोक

हा ते असतात त्यामध्ये डिफरन्स हो आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये काय काय असतं? बाईक्स, कार वगैरे. हममम बाईक कसं बाईक आपल्या येथे कम मध्ये जास्त करून मोपेडस डेव्हलप झालेला आहे. पण बाईक जे आहे ते बाईक कसा आता हळूहळू आता स्टार्टिंग ला आता आमच्याकडे जी आहे

तर ती स्पोर्ट बाईक आहे आणि कसं अमरावती सिटी मध्ये कसं स्पोर्ट्स बाईक अवेलेबल झाल्या आहेत आता. नागपूर सिटी मध्ये स्पोर्ट्स बाईक अवेलेबल झालेल्या नाहीत. मग थोडं थोडं करून म्हणजे स्पोर्ट्स बाईक पासून स्टार्टिंग झालेली आहे त्याच्यानंतर दुसरी स्पोर्ट्स बाईक म्हणजे आपल्या स्प्लेंडर टाईप वगैरे असे जे प्लेन राहता म्हणजे साधी सिंपल चे मॉडेल राहतात ना, बाइक च ते आता अवेलेबल होणार आहेत काही दिवसांनी

आणि त्याचबरोबर जसं आता कसं चार्जिंग सेंटर ओपन नाही झालेले आहेत हो काहीच नाही, आपल्या ठिकाणी अजून चार्जिंग सेंटर ओपन व्हायचे आहेत ह्ममम हो व्हायचे आहे कसं आता कसं जसे पेट्रोल पंप आहे भरपूर ठिकाणी जागोजागी पेट्रोल पंप तसचं काही ठिकाणी आत्ता लोक जास्त करून इलेक्ट्रिक जे जे मोपेड वगैरे घेत आहेत इलेक्ट्रिक चे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वगैरे

म्हणजे सप्लाय करंट हून पटकन तुमची जी बॅटरी आहे ती आहे जी फुल चार्ज करून देणार आहे

ह्ममम, तसं होणार आहे डेव्हलप काही दिवसांनी तर असं म्हणजे भरपूर काही गोष्टी असतात ते नोकरीच्या संदर्भात असतात पण ते कसं करावं ते आपल्यावर पण डिपेंड आहे ना ते